आमच्या इकडे लय चालतात आमच्या देवी देवताला आणि चांगलेच फुल आहे आणि हे लई शुद्धीतपणे आलेली आहे आणि तेच तोडलेली बी नाही आणि लय मोठे मोठे फुल आलेले आहे.

एक बसला आहे गायाचा बछडा आहे आणि गायाचा बछडा घास खात आहे आणि ते घास खाहून ते एकदम सुस्त-हुस्थ आहे.

आणि तिकड टमाटे वांगी आणि भेंडीचे पूर्ण झाडे लावलेले आहे ह्या शेतीमध्ये काहीतरी ते झाडांना दवा वगैरे करत आहे आणि चांगली दवा मारून त्या झाडाला किड्यापासून वाचवाव लागेल--

अन लय चांगलं परिन्दा आहे हे काहीतरी त्याच्या समोर एक माणूस पण उभा आहे आणि लय मोठा एक गार्डन आहे.

अन तिकडे पूर्ण गेट समोर पूर्ण लोखंडाचे तिकडे जाळे लावलेले आहे अन ते जाळे लय पुराने झालेत.

हे पण आमचा इकडं ते एक दुकान आहे आणि लय चांगली आहे हे पूर्ण आमच्या चंद्रपुर हिरण आहे आणि हिरण लय --

या पण एक शेती आहे ये मोठी शेती आहे आणि समोर लय मोठा जंगल आहे आणि तिकडं पहाडी वैगेरे आहे इलाका मोठा आहे अन तिकडे त्यांची गाडी उभी आहे त्याच्या समोर त्यांचा हैलमेट पण ठेवलेला आहे.

पण ते गाडी कोणाची आहे ते माहीत नाही पण लय मोठी शेती आहे आणि लय मोठ खेती आहे आणि लय मोठी चांगली खेती--